काहि अभ्यासातून हि गोष्ट पुढे आली आहे कि केवळ हास्याची कृती तुम्हाला आनंदी बनवण्यास मदत करते सकारात्मक विचार करा

सगळे काही अवलंबून असते सकारात्मक विचार म्हणजे अडचणींना तुम्ही सकारात्मक द्रुष्टीने सामोरे जायचे याचा अर्थ नको वाटणारे अनुभव किंवा घटनांपासून पळ काढण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी कशी करता येईल ह्याचा विचार करा कृतज्ञताविषयक यावी तुम्ही सतत वेगवेगळ्या कामात आणि पुन्हा नव्याने येणाऱ्या कामात अगदी बुडून गेलेला असता उलट आपल्याला भरपूर कामे आहेत या बद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण तुमच्याकडे कौशल्य आहे म्हणूनच तर तुमच्याकडे कामे आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात

यांचा विषयी मनात राग ठेवणे स्वाभाविक आहे पण आपण मनात राग ठेवल्यामुळे संबांधित व्यक्तीला काहीही त्रास होत नाही उलट आपण मानसिक दृष्ट्या सतत अस्वस्थ राहतो त्याचा परिणाम आपल्या कामांवर होतो ते दुःख ती वेदना पुन्हा पुन्हा आपण आपल्या मनात उगाळत राहतो ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे अशा घटनांमध्ये समोरचा व्यक्तीला माफ करून ती घटना विसरून जाणे तुम्ही माफ केले पाहिजे कारण त्या परिस्तितीत तुम्ही दिलेला तो सगळ्यात चांगला प्रतिसाद असतो. काम वाढले कि काही जण चिडचिड करता, पण तुमचा कडे काम येणे म्हणजे तुमचा बहुमान आहे. हे आपण समजले पाहिजे बदल सहज पणे स्वीकार बदल हा अपरियाय आहे तरी देखील आपल्या पैकी प्रत्येक जण बदला साठी खूप नाखुश असतो थोडा जरी बदल म्हटला कि लगेच आपण तक्रारींचा सूर लावतो मानसिक दृष्ट्या खंबीर असलेला व्यक्ती सहज पणे बदल स्वीकारतात ह्या व्यक्ती बदलांना खुल्या दिलाने आणि सकारात्मक भावनेने सामोरे जातात त्यामुळे बदलांशी जुळवून घेणे त्यांना शक्य होते स्पर्धे कडे निकोप दृष्टीने पहा खंबीर व्यक्तीमत्व असलेल्या अं व्यक्ती कधीच कुणाचा मत्सर करत नाही त्यामुळे इतर लोकांना त्यांचे कौतुक वाटते आणि अशा व्यक्ती देखील इतरांचे खुल्या मनाने कौतुक करतात एकमेकांशी स्पर्धा करणे वेगळे आणि निकोप स्पर्धा असणे वेगळे खंबीर मनाचे लोक नेहमी स्पर्धे कडे निकोप दृष्टी कोनातूनच पाहतात ह्या व्यक्ती कुठल्याही आव्हानांतला सामोरे जातात आणि कितीही अवघड काम असेल त्या कामापासून पळ काढण्याचा विचारही करत नाही शेतकरी जीवन. शेतकरी हा शब्द जरी कानावर पडला, तरी आपल्या अंगाला काटे आल्यासारखे वाटते. कारण आपण दररोज tv channal वर वर्तमानपत्रात आणि social media वर बघत असतो, कि किमान दररोज तरी ए शेतकरी आत्महत्या करतो. आपण ग्रामीण भागातील आहोत म्हणून आपले आणि शेतकऱ्यांचे नाते खूप जवळचे आहे. आणि माझा जन्म देखील एक सामान्य शेतकरी कुटुंबात झाला आहे. माझ्या मते शेतकरी या शब्दाची फोड केली, तर त्याचा अर्थ असा होईल शेत plus करी

माझा शेतकरी राजा खूप काबड कष्ट करत आला, तरी त्याला सुख मिळत नाही. तरी त्याच्या वाटेला दुःखांचे डोंगर उभे राहतात. तरी देखील तो इतरांबद्दल वाईट विचार करत नाही. पण आपण जर श्रीमंत व्यक्तीबद्दल विचार केला, तर ते आपल्या विरुद्ध पाहावयास मिळते. पैसा ज्याच्याकडे असतो तो पैश्यांचा गैरवापर करतो. परंतु शेतकरी एवढा काबाड कष्ट करतो. तरी देखील तो पै-पै जमवून ठेवतो. थोडक्यात शेतकऱ्यांचे चित्र डोळ्यासमोर आणा. आपल्या त्यांच्या काळाकुट्ट चेहरा, त्याचे मळलेले कपडे, त्याचे डोक्यांचे वाढलेले केस, त्यांचा फाटलेला बनियान, गळ्यात माळ्याला रुमाल

पाणी जीवन देऊ शकते. तरी सुद्धा आपण पाण्याचा अपव्यय करतो. अतिरेक वापर करतो. आणि बिचारा शेतकरी थेंब थेंब पाण्यासाठी उन्हातानात वनवन भटकत असतो, तरी देखील त्यांच्या वाटेला अपयशचं आलेले असते. आज एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञान आधुनिक वाढले परंतु अशिक्षित असल्यामुळे त्यांच्या विषयी शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना नसते. जर एखाद्यावेळेस चांगलं पिक आलं, मंग त्याला market ला भाव नसतो. कर्ज काढून शेती करणारा शेतकरी, जेव्हा पिक बाजारात नेतो तेव्हा मात्र भाव नसल्यामुळे त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा अडचणीत जर मुलीचं लग्नं हे शेत तीच्या पिकांवर अवलंबून असेल, तर मंग शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कर्ज काढवे लागते. परिणामी शेतकरी हा कर्जबाजारी होतो.

मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम काढावी लागते. आज समाजामध्ये हुंड्यासाठी देखील अनेक मुलींवर अन्याय अत्याचार केले जातात.

आजच्या काळात अनेक मुली देखील आत्महत्या करतात. म्हणून शेतकरी जरी उभ्या जगाचा पोशिंदा असला, तरी त्याच्या जिवनात अनेक अडचणी येत असतात. शेतकरी तरी संपूर्ण जगाला पिक देत असला, तरी एक वेळ अशी येते कि त्याच्या घरात अन्नाचा एकही कण नसतो. हालअपेष्टा करूनही आज शेतकऱ्यांचे जीवन समानताधारक नाही. आहे कारण अशिक्षित असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आज जर आपण सुखाने जीवन जगत आहो, ते फक्त शेतकऱ्यांमुळेचं. कारण माझा शेतकरी पाणी वाचवतो, झाडे लावतो, अनेक पिकवतो आणि अन्नही पिकवतो आणि पर्यावरण क्षरणला मदत करतो. आणि आपण या सर्व गोष्टींचा समतोल बिघडण्यासाठी काम करतो. मी शेवटी सर्वांना एकच सांगेल, माझा शेतकरी सुखाने जगाला तर आपण सुखाने जगू आणि जीवनात कधी शेतकऱ्यांना गरज पडली, तर आपण आपले पूर्णपणाने मदत करावी. आणि आप शेतकरी भाजीपाले विकत असतांना

आपण एक दोन रुपयाकडे बघतो. आणि जेव्हा आपण mall मध्ये जातो तर हा विचार करत नाही. कारण त्यांना अस वाटते, कि हे शेतीत पिकतेय. म्हणून आपण त्याचा माल भाव करावा. हा आता सुशिक्षित झालेल्या समाजाला समजत नाही आहे. कारण आज जर आपण सुखाने जीवन जगत आहोत, ते फक्त शेतकऱ्यांमुळेचं. कारण माझा शेतकरी पाणी वाचवून अन्न पिकवतो, व झाडे जगवतो. शेतकऱ्यांमुळे सगळं नैसर्गिक व्यवस्थारीत्या चाललेलं आहे. शेतकरीमुळेचं आज आपण आहोत, आपला देश आहे. आपण शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी आपण Loans कमी प्रमाणात घेतले पाहीजे. शेतकऱ्यांचा income source कमी असल्याने शेतकरी स्वतःच्या गरजा हि भागू शकतो, स्वप्न पूर्ण करू शकत नाही. तेही आपण त्यांच्या पिकांचा असा भाव हमीभाव कमी दिला, तर शेतकरी आत्महत्या नाहीतरं काय करलं? शेतकरी जीवनातील खूप अडी अडचणी आहेत. ते तुम्ही समजून घ्यायला हवेतं. कारण अशा अडी अडचणीमुळे त्यांच्या जीवनातील त्यांच्या मुलांचे शिक्षणही होत नाही. पैसा problem होऊ नये. त्यांच्या life मध्ये मग त्यांच्या मुलानंही हे दुखः सोसावे लागतेय. त्यांचे जीवनातही त्यांना शेती करावी लागते. आणि जर आपण साथ नसेल देत, तर शेतकरी हा एक दिवस संपुष्टात येईल. आणि आपल्या देशाच एक दिवस carrier बरबाद होईल. शेतकऱ्यांसाठी आपण कायतरी scheme उभारायला हवी. तर विन बिनव्याजी कर्ज देण्याचा हा पिक मिळवू. आणि शेतकऱ्यांचा माल भावांना व्यवस्थित हमी भाव द्यायला हवा. भाजीपाला घेतांना किंवा शेतकऱ्यांचा कोणतही पिक घेतांना व्यवस्थित भाव करून घ्यायला हवा. माझ्या मते शेतकरी तेव्हा स्वतःची काही गरजा भागवू शकतो. कष्ट करतो, ते तर त्याने त्याचं व्यवस्थित आपण रक्कम दिल्या जात नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. नैसर्गिकरित्या नैसर्गिक बदल झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना पाउस व वातावरण व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आत्ताच्या व रोग राईमुळे शेतकऱ्यांना खूप काही खर्च वाढत आहे. शेतकऱ्यांना आपणही समजून घ्यायला हवे. आज समाजामध्ये मुलांना मुलींना education complete झाल्या नाही मुळे काही problem येतात. job ही मिळत नाही, कारण त्यांना गावंढळ बोलले जाते.

शेतकऱ्यांना हुंडा देण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांचे मुलींचे जे काय problem आहेत ते solve होत नाहीयेत.

तर ते फक्त शेतकऱ्यांमुळे नाहीतर आज ना उद्या काही problem आपल्यालाही सहन करावे लागतील. सर्वांना एकच सांगणे आहे. माझा शेतकरी सुखाने जगला, तरचं आपण सुखाने जगू आहे. नाहीतर , काही होऊ शकत नाही. शेतकरी जीवन समस्या. वायू प्रदुषण, वायू प्रदुषण म्हणजे काय? वायू प्रदुषण म्हणजे असे प्रदुषण जे वायु ला दूषित करते, आणि जे चांगली वायु आहे ज्याच्यामुळे आपल्याला प्राणवायु मिळते, ज्याच्यामुळे आपल्याला श्र्वास घ्येयला समर्थ असतो, अश्या वायुमध्ये जे काही कीटक गंदगी व खराब करतात त्याला आपण वायु प्रदुषण म्हणतो, वायु पदुषण कश्याने होते, काय होते किंवा आपण त्याचा न होण्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळे बघायला गेलं तर खुप

वायु प्रदूषणामुळे खूप साऱ्या प्रकारच्या वेगेगळ्या बिमाऱ्या आता आपल्या मधात आल्या आहेत, काही काही तर आश्या आहेत ज्या आधीच्या काळात बिलकुल नव्हत्या. but जसं जसं परंतु जस जसे आपण व आपली लोकसंख्या वाढते आहे, आपण मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहायला जातो आहे त्यासाठी सगळ्या वस्तु लागणार मोठे घर बनवायला विटाला, CEMENT लागते, ज्या पण काही वस्तु लागतात त्या सगळ्या बनण्यासाठी आपण कुठे न कुठे आपण पर्यावरणाला दुषित करतो पर्यावरणाला दूषित करणे म्हणजे काय तर वायु दुषित करतो की वायु दुषित करतो आपण भरपूर काही वस्तु अश्या आहेत निसर्गातल्या दूषित करायच्या मागे लागलो आहेत वायु प्रदुषण खर तर खूप मोठी समस्या झाली आहे आतच्या काळाची आपल्याला वायु चागली नाय मिळली तर आपण जगु कस विणा प्राणवायु आपल आयुष्य सुन्न राहील एक MINUTE जरी वायु नाही मिळाली तर आपण जिवंतच नाही राहू शकत ना वायु प्रदूषण हे खूप महत्वाचा मुद्दा झाला आहे मला तरी अस वाटते की आपल्या सरकारने म्हणा किंवा आपण स्वतःहून म्हणा त्यावर लक्ष द्यायला हवं कारण वायू प्रदुषण हा खुप महत्वाचा एक गंभीर समस्या आहे आता वायु प्रदुषण कश्याने होतात तस् पहिल तर वायु प्रदूषणाचे दोन कारणे आपण बघु शकतो एक म्हणजे नैसर्गिक वायु प्रदुषण आणि दुसरे बघायला गेल तर मानवी मानवनिर्मित वायु प्रदुषण

बघायला गेल तर ज्वलमुखी चे उद्रेक होतात ज्वालामुखी खुप साऱ्या प्रदेश्यांमध्ये फुटत असते तिचे उद्रेक होत असतात काही वर्षांपासूनच्यां ज्या ज्वालामुखी शांततेने असतात त्या काही कारणास्तव उद्रेक होयला सुरू होतात ज्वालामुखी चे उद्रेक झाले की त्यातंन जहिरीले पदार्थ निघतात, जहरीले GAS निघतात, जाहिरीले वायु निघतात ज्यामुळे वायु प्रदुषण होते वायु प्रदुषण नैसर्गिक आहे ते ज्वालामुखी चे उद्रेक होयला वायु प्रदुषण तर नैसर्गिक आहे त्यासाठी आपण काहीच नाही करु शकत कारण ज्वालमुखी जेव्हा उद्रेक व्हायचं तेव्हा तर होणारच आता बघायचं गेल तर मानवनिर्मित पण वायु प्रदुषण असतात, मानवनिर्मित वायु प्रदुषण म्हणजे काय? जसं आपण car चालवतो, आपण आपल्या खूप साऱ्या वेगवेळ्या गाड्यांवर रोज फिरतो कुठे पण जयच असल्यास कोणाला तर कोणी पायदळ जायला पाहत नाही किंवा एक bicycle ने जायला पाहत नाही, cycle

त्यामुळे कूठे ना कुठे आपण निसर्गाला खुप त्रास देतोय त्याच्यामुळे वायु प्रदुषण खुप वाढतेय आता आपण चारचाकी गाडी काढली आणि चारचाकी गाडी चालवून जर कुठे जातो म्हटलं तर त्यातुन खुप प्रकारच्या जाहिरील्या Gas जहिरील्या वायु निघतात त्या वायु आपल्या नैसर्गिक वायु मध्ये जाऊन मिसळतात पण आपली नैसर्गिक वायू दूषित होते त्यामुळे मग ते वायू प्रदूषण व्हायला सुरुवात होते आता हे वायू प्रदूषण आपण बघितला ता या वायू प्रदूषण ला आपण मनू मानव निर्मित वायू प्रदूषण कसा काय

बघायला गेल तर आपण घर बनवतो खूप मोठ्या मोठ्या इमारती बनवतो त्या इमारती बनवण्यासाठी ज्या वस्तु लागतात कच्चा माल ज्याला म्हणातात कच्या वस्तु कच्चा माल तो कच्चा माल बनवण्यासाठी खुप लंबी लांबी प्रक्रिया असते ज्याने तुम्हाला वाळू आणा मग वाळू मध्ये पाणी हे करा ते करा हे सगळ MACHINE च्या सहायातेने होते आता ते machine जेव्हा चालते तेव्हा त्या machine मध्ये पण काही न काही रसायने असतात ज्याच्यामुळे त्या वस्तु बनतात त्याच्यामुळे दुर वायू प्रा निर्माण होते ती वायु खुप साऱ्या प्रकारच्या कीटकानी दुषित आवरणानी भरलेली असते मग ते एकदाच की त्या मोठ्या मोठ्या यांच्यातला काम झाल वस्तु बनली ती वायु अशीच सोडुन दिली जातात मग ती वायु आपल्या नैसर्गिक वायु मध्ये जाऊन मिसळते आणि तिथून पुन्हा आपल वायु प्रदुषण होते आता वायु प्रदूषणाचे तसं पाहिलं तर खूप सारे परिणाम आहेत पण जर main परिणाम आपण आपल्यावरच बघितले माये वायु प्रदूषणाचे होणारे होणारे मानवावर परिणाम जर आपण अस बघायला गेलं तर काय काय होऊ शकतं पहिलं तर आपल्या आरोग्यावर खुप जास्ती परिणाम होतात कारण आरोग्य चागलं नाही तर आपण काहीच नाही करू शकत ना वायु जर आपल्याला श्र्वास घेण्यासाठीची जे वायु प्राणवायु जर चांगली मिळणार नाही तर आपल्या आतड्यांना आपल्या शरीराला त्रास होतो त्यांनतर प्रयावरणामधिल गंभीर विषारी वायूचा उद्रेक होत राहतो आपण आपण छायासाठी वाहन चालवतो या मोठ्या मोठ्या इमारती बनवण्यासाठी ज्या वास्तु बनवतो त्यातून विषारी वायू निघतात या सगळ्या वायूमुळे होते वायु प्रदुषण आणि आरोग्य आश्या अश्या बिमाऱ्य आजकाल वायु प्रदुषणनानी होतात ज्याच्याबद्दल आपल्याला कधी कल्पनाही आली नव्हती वायु प्रदुषण तसा पाहला तर खुप मोठी समस्या आहे आणि मला तरी वाटते की आपल्या सरकारने म्हणा की आपण आपल्या पर्यंत आपण आपल्या प्रतीने कोणते महत्वाचे काम करू शकतो की ज्याने वायु प्रदुषण होणार नाही ते आपण करायला पाहिजे मोटार वाहने आणि औद्योगिक प्रक्रिया मोटार वाहने औद्योगिक प्रक्रियानमुळे भरपुर प्रकारे वायु प्रदुषण होते वायु प्रदूषणाचे मध्ये सामील असणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या वस्तु आहेत त्याचायातले मी सर्वात मोठी तर म्हणेन की मोटार वाहन आजकाल अस झाले आहे की प्रत्येक अस झाले आहे की प्रत्येकाच्या घरी दोन दोन तर गाड्या असतातच दोन नाही एक तर दुचाकी असेल चारचाकी असेल दुचाकी जेव्हा road वर चालते रस्त्यावर चालते तेव्हा तिच्यातून काही न काही प्रकारे विषारी वायू निर्माण होते ती विषारी वायु आपल्या वायु मध्ये जाऊन मिसळते.

तेव्हा आपल्याला कर्करोग म्हणजे काय हेच कळत नव्हते आणि तेव्हाची वायु खुप छान होती झाडे होते झाड होते सगळ होते त्यामुळे तेव्हाची वायु मस्त आता आजकाल पाहायला गेल तर दमा होतो लोकांना त्यांना श्र्वास घेतला त्रास होतो या वायु मध्ये फुफुसांचे कर्करोग निघाले मानसिक गुंतागुंत निघाली लोकांना अस वाटते की त्यांच्या आजूबाजूला खुप सारे रसायन पदार्थ घुमत आहेत अश्या बीमाऱ्या निघल्यात कारणे पण भरपुर आहेत ना आजकालच्या वायु प्रदुषण वाढण्याचे सगळ्यात मोठ कारण तर मला वाटते की वाढती लोकसंख्या आहे आपण बघायला गेल तर जाशी लोकसंख्या वाढेल तसे प्रदुषण वाढेल कारण जितके जास्त लोक तितके जास्त प्रदुषण. वाढणारे उद्योग आहे आता आपण थांबत थांबत चाललो उद्योग करायला सुटलो आपण दर दुसऱ्या दिवशी कोणता न कोणता उद्योग करतो त्याच्यामुळे पण आपले वायु प्रदुषण होते आहे. दळणवाळणीचे साधनांनमुळे वायू प्रदुषण होत आहे असे पाहायला गेल तर वायु प्रदुषण ही एक खुप गंभीर समस्या आहे आणि आपण स्वत प्रयत्नांनी असे प्रयत्न केले पाहिजेत की आपण ते टाळू शकलो पाहिजे काही पण झालं तरी ही पृथ्वी आपली आहे आणि हिला वाचवायचं कसं वायु प्रदुषण कमी करायचं कसं हे आपल्याला पाहायला अम्हाला ही पुरी माहिती नाही. कोणि असे म्हणतात तर कोणी तसे बोलतात. श्रिमंतांना ओमाळून आले, हुंकी देत ते म्हणाले. आजून भाऊजी पक्की खबर लागत नाही तर. आमचा जिव टांगनी तो टांगनीचं. भाऊ, लेक व सुभेदार तुम्ही अबदाले मारला असतात तर तिरुपतीच्या व्यंकटेशास आम्ही दहा हजाराच्या सुवर्ण मोहरा अर्पण करणार होतो. व्यंकटेशाने चांगले माप पदरी टाकले आमच्या. हिरेश्वरांच्या हाताचा अधार घेत कसलेशा निर्धाराने श्रिमंत उठले. जिव भांड्यात गेल्या सारखे वाटत होते. शरीर दुबळे आणि कुरूप झालेले. स्वतः ला सावरीत नानासाहेब ताट उभे राहीले. हाताच्या मुठी वळल्या त्याच्या डोळ्यातली आसवे कधीच आटली होती. एका एकी त्याचे डोळे तांबुस लाल दिसू लागले. तांबूस रंगात ठिनग्या पडू लागल्या ते ओरडले सुभेदार तुम्ही आहात विंचुरकर आहेत. बारामतीकर, यमाजी विठ्ठल, विषराम हिरेश्वर असे जिवाचे सोबती आहेत. चला पुन्हा एकदा कंम्बर कसूया. शस्त्रे पाघळूया एकोप्याने निर्धाराने त्यांच्यावर तुटून पडूया. कंदहारच्या वाटेवर आडवे होऊन पठानी फौजांना यमुनेत कंठस्नान घालूया. जाऊच्या रक्ताचा सुड घेऊया, सुभेदार तुम्ही काहीच का बोलत नाही. श्रिमंत अता अधीक काय बोलावे? गिलक्याचे म्हणाल तर त्याचे ही वांगे झाले. त्याच्या लष्करात बंदारे माजण्याच्या खबरा आहेत. तो अधिक काळ हिंदुस्थानी थांबनार नाही. अशा संकट समयी कंबर कसून करायचं काय? घसर गुंडीला लागलेल्या गाडीस घुमा तरी कोण लावणार. उरले सुरले मराठे लष्करउपास मारीने दुष्काळाने गराटून गेले आहे. सर्वांनी हाय खाल्ली आहे. दुभंगलेली हृदय दाभनाने शिवुन थोडीच टिकणार आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात. दौलत फिरले हिंदुस्थानही फिरेल. उत्तराभावात कोणी साथी सोबतीला येणार नाही. हिंदुस्थानात कोणी स्वकीय करणार नाहीत. आज इकडच्या नगरातून आपल्या साध्या हुंड्याच्या वतनावळ होत नाही. आगीत सोबत कोण करणार? दिलच्याचा सुड जरुर घेऊ. पण तुरतास थोडा दम खाल्ला पाहिजे. सुबेदाराच्या बोलण्यावर श्रिमंताचा विश्वास बसेना. उभ्या जागी नानासाहेब तिडदडू लागले. गितीकाबाई झटकन पुढे झाल्या त्यांनी पेशवांना अधार दिला.

आता ह्या वड वांगलात तुम्ही सलामत तर सारे सलामत. लागलीच दक्षिनेत निघुया. तुम्ही एकटे फुटलेले धरन कसे कवित घेणार? श्रिमंताच्या बोटा शेजारच्या बिछव्यात ही चिंतनराव विंचुरकर आणि मल्हारबाबा होळकर या सरदारांचा मुक्काम पडला होता. दिल्ली सरदारांना श्रिमंताकडे येऊन चार पाच दिवस लोटले होते. दिवसभर पेशवे दोघांनाही जवळ घेऊन बसायचे. गत काळच्या आठवनी निघायच्या भाऊंच्या उल्लेखा बरोबर श्रिमंतांचे डोळे ओघळायचे. रात्री उशिरापर्यंत बोलने चालायचे गत काळाला उजाळा मिळायचा मन हलके हलके व्हायचे.

राज्यातून वावरतांना विठ्ठलराव आपल्या पिकल्या दाढी कल्ल्यावरुण अभिमानाने हाथ फिरवायचे. जाडजूड पिशांना पिळ भरायचे. त्या आभीमानी विंचुरकरांना आता सारे जग खायला उठायचे. अशा डेर्यातून वावरतांना त्यांच्यातली पुराणी ऐट दिसायची नाही. तडफ बेबसीच्या छटा मुद्रेवर उमठायच्या नाहीत. उलट काळजात एक कायमची रुख रुख टोचून रहायची. भर पानिपतातून धार दुपारा बाहेर पडलो. पोरे सोरे त्या मुलखात खर्ची पडली. आमच्या पिकल्या केसाला बट्टा लागला. लष्करातून वावरताना सारा मराठा मुलूखचं आपल्याकडे तीक्ष्ण तिखट नजरेने बघतो आहे. कशाला भागुबाई सारखे पळून आलात? मनी मन जाकसान करतो आहे अशी भावना व्हायची. स्वतः बद्दल विलक्षण सन ताप यायचा, दुख्खाने मन गलबलून जायचे. नरहरी काय घडवले हे उतारत्या वयात काळींबा लागला, वाईट झाले. दुपारी पानीपतातून जागुण वाचून आलेले एक मराठी टोळके पेशव्यांना भेटले होते. श्रिमंतांनी किती तरी वेळ त्यांच्याशी गोष्ठी केल्या. डोळ्यात पाणी आणून धारातीर्थी पतन पावलेल्या पोरांचे पराक्रम ऐकतांना विठ्ठलराव मनातून खजील होत होते. तेव्हा न राहून श्रिमंत विठ्ठलरावांना म्हणाले. पंत

पंतांचे मन तेव्हा भरूण आले होते. त्यांनी डोळ्यांच्या कडा पुशीत सांगितले गलती झाली श्रिमंत. गरीब निराश्रीत दिसली म्हणून त्या पोरांना आश्रय दिला. आम्ही त्यांना नीट ओळखू शकलो नाही. हाचं तर मराठी माणसाच्या रक्तातला दोष आहे. गळ्यावरूण सुरी फिरे पर्यंत आम्हाला माणसेचं ओळखता येत नाहीत. जेव्हा ओळखता येतात तेव्हा पायाखालून धरणी सरकलेली असते. श्रिमंत कोणाला उगाच दुखवावे हा श्रिमंत पेशव्यांचा स्वभाव नव्हता. दौलतीत बरेच जण भाऊसाहेबांना घाबरत. पण श्रिमंतांशी बोलतांना त्यांना भिती वाटायची नाही. असा पेशव्यांच्या तोंडून गुलामांचा विषय निघताच विठ्ठलरावांना कळा वेदना झाल्या. पानीपतच्या पापाला जनू काही आपणचं सर्वस्वी जबाबदार आहोत अशीचं त्यांची भावना होऊ लागली. विठ्ठलपंत ह्या कुशीवरुण त्या कुशीवर तळमळू लागले. बर्याच वेळाने कुठे डुलका लागला होता. तोच कानात इब्राहीम गाजबीच्या भावाच्या आरोळ्या गुमू लागल्या. गारदांनी पानीपतावर सलामीलाचं अब्दागीला गुढग्यावर आनला होता. तोच गोल फोडून मिंचुरकर आणि गायकवाड पुढे झेपावले. फतेह खान ओरडू लागला ठहरो ठहरो पाया पडतो गोल मोडू नका हो. काळीज पिळवटणारी किंकाळी विठ्ठलरावांच्या कानात घुमू लागली. तसे त्यांनी डोळे उघडले घामानी डबडबलेली मुद्रा उपरण्यानी पुसून काढली. उपरण्याने वारा खात मनाशी पुटपूटले, उगाच आताताई पणा केला. बोल मोडला गारदांच्या पलटनी हकनात बुडाल्या. आता महाराष्ट्रादेशी कसे जायचे? पळकुटा म्हणून अबला पोरे दोष देतील. किवळला सासुरवाडीस जावे तर जगतापांचे माणसे बोलू देनार नाहीत. सासवडात जावे तर गर्वेच्या पाण्याचा रंग बदलेन विंचुरात जावे तर वाडा अंगावर येईल. आयुष्यभर काय केले आणि उतार वयात काय घडले? गार वाऱ्यात थोडं उशिराने विठ्ठलरावांचा डोळा लागला. गर्द अंधारातून रक्ताने माखलेला एक हत्ती येताना दिसला आणि लुप्त झाला. एका एकी विठ्ठलरावांना दिवे घाट दिसू लागला. पंतांचा घोडा घाटाची उभी चढन चढत होता. विसर्ग घाटातून एक शृंगारलेला हत्ती दरड उतरत होता. बघता बघता अंबारी जवळ आली. सुवर्ण अंबारीतली मुद्रा ओळखीची वाटली. साक्षात सातारकर शाहू महाराज, साक्षात अंन्नदाता. विठ्ठलरावांनी घोड्यावरूण उडी घेतली. श्रिमंताना साष्टांग दंडवत घालीत विठ्ठलराव म्हणाले. महाराज असे अमन दबके कुठे येणे केले? गेलो होतो जेजुरीला, खंडेरायाच्या दर्शनाला.

पोर स्वतः होतास तेव्हा जावळीतल्या राणातला तो प्रसंग आठवतो का तुला? कोणाच्या घरी घोड्याची देखभाल करित होतास तु. आम्ही हाक्या घातल्या तेव्हा रानडुक्कर उठले आमच्या हातून ते पळू लागले. म्हणून तु झेप घेतलीस. सरळ डुकराच्या अंगावर बसलास दोन्ही मांड्यात डुक्कर दाबून धरलास. तेव्हाच त्यानी लेंड्या टाकल्या, पण तु त्याला सोडलं नाहीस. आम्ही तुला वारगिरी दिली. सरदारकी बहाल केली आणि आता पाणिपतचा रणसंग्राम रामायण महाभारतासारखा विरात होता झुंजून तु मेला असतास तर तुझ्या सात पिढ्यांंचा उद्धार झाला असता. किड्या मुंग्यांसारखे मरन सर्वांनाच येते. पण पवित्र मरन येयला सुद्धा पुर्वजन्मीचे पुण्य लागते. विठोबा ती संधी तु गमावलीस आरे ओठ पिळले तरी दुध गळावे आशी विस पंचविशीतली पोरं पानीपतावर मृत्युला मिठी मारण्यासाठी इर्शेने पुढे सरकत होती. तेव्हाच तुझ्यासारखे झक म्हतारे रनातून पाय काढून पळत होते. मराठी मातीने तुम्हाला थोरपण दिले. त्याचे चांगले पांग फेडलेत तुम्ही. एकाएकी महाराज नाहीसे झाले. दुखानी मोडून गेलेले विठ्ठलराव कसे बसे उजाड माळ राणावरून चालू लागले. तितक्यात डोळन एक हत्ती धावत आला. त्याने सोंडेचा एक झनझनीत तडाखा हाणून विठ्ठलरावांना खाली पाडले. भांबरलेले विंचुरकर घाबरूण हत्तीकडे बघु लागले. हात शिंद्यांचा बरोबर जनावरेही रनावर झगडून झुंजून मातीशी मिळाली आणि आम्ही पापी जोहर गंज तुडव तुडव मला. रक्तात रंगलेला हात्ती पंताच्या उरावर थया थया नाचू लागला. एका एकी हत्तीच्या जागी सिंहाचा प्रचंड जबडा. अक्राळ विक्राळ दात दिसू लागले. हा तर माझा कुलस्वामी मोहोरील उसन देवा कर रे कर ह्या पाटकातून मुक्ती कर. बाहेर गार वारा वाहत होता. बिछाईतीवर घाबरूण उठलेले विठ्ठलराव बिछव्यात चोहीकडे टकमक बघत होते. त्यांना राहवले नाही तशिच बोबडेची भार अंगावर मारून ते आपल्या बिछव्यातून बाहेर पडले. त्यांनी होळकरांना जागी केले. अर्ध्या रात्रीचे होळकर आणि विंचुरकर गोष्टी करत बसले. विठ्ठलराव म्हणाले रात्र नागिनी सारखी डंक मारते. सुखाची झोप कसलीच माहीत नाही.

झाल्या गोष्टींना काय मात्रा? डोके शांत ठेवलेलेच बरे. मल्हारबा म्हणाले. एका एकी विठ्ठलरावांना उमाळून आले संतापाने, उद्वीताने ते म्हणाले. मल्हारबा तुच सांग मला. दौलतीच्या सेवेत आम्ही कुठे ओले पडलो? जंजीराला सिद्धीचा मोर कोणी केला? आप्पांच्या सोबती माळव्यात दयाबहादुराला कोणी खतम केला? बाजीरावाने दिल्लीवर धडक मारली तेव्हा बाजीरावाच्या खांद्याला खांदा देऊन कोण खडा होता? नानासाहेबां बरोबर बंगाल कोणी दणानून सोडला? वसईच्या भोवर्यात तुझ्या माझ्याशिवाय अप्पांच्या सोबतीला होते कोण?

ही रग मस्ती पानीपतावर कुठे गेली होती? सार्यांनी कंवर कसले असतानी जावळीतल्या रानातील त्या डुकरासारख्या आफगालीच्या लेंड्या पाडल्या असत्या. पण कसचे काय आणि कसचे काय. पानीपतच्या एका प्रसंगाने आयुष्यभराच्या पुन्याईवर पाणि ओतले. फार वाईट घडले. मल्हारबाबा ही विठ्ठलरावांच्या शोकानी गलबलून गेले. काळीज कालवल्या सारखे झाले. दाटल्या कंठाने ते म्हणाले. खरं आहे रे विठ्ठला थोडे चुकल्या सारखे वाटते. पण काय करायचे जेव्हा धोधो पाणि वाहत होते तेव्हा त्याला तुंम्बा घालून पाणि आडवून बाजूची राने पिकवायला हवी होती. तेव्हाच कार्य साधायला हवे होते. आता पाणि ही नाही आणि पानीपत ही नाही. या उतार वयात प्रवाहातले गोटे दबल्याशिवाय तुझ्या माझ्या आयुष्यात काय राहीले रे? डोकोटो वृद्धाची मदत मागत होता. उलट त्याच्याकडे wine ची मागणी करून वृद्धानेच संभाषण सुरू केलं होतं. तरुण पटकन म्हणाला, माझं पुस्तक मला परत करा. मेंढ्या गोळा करून मला निघायचंय. तुझ्या एकूण मेंढ्यांपैकी दहावा भाग मला दे. मी तुला गुप्त खजिन्याचा शोध कसा घ्यायचा ते सांगेन. हे ऐकताच, तरुणाच्या डोक्यात प्रकाश पडला.

हा मात्र त्याच्याकडून पैसे काढण्याच्या प्रयत्नात होता. अस्तित्वात नसलेल्या खजिन्याचा पत्ता सांगण्याचा वृद्धाचा प्रयत्न म्हणजे पैसे काढण्याचा मार्ग होता. असंही तरुणाला वाटलं. बहुधा हा वृद्धही जिप्सी असणार. तरुण पुढे काही बोलण्याआधी वृद्धानी तिथे पडलेली एक काठी उचलली. तसाच ओंडव्यानी तो बाजारपेठेतील

तो असा ओंडवा झालेला असताना त्याच्या छातीवर काहीतरी लख्खकन चमकलं. तो प्रकाश इतका चळचळीत होता की तरुणाचे डोळे क्षणभर दिपले. वयाला न शोभेल अशा चपळाईने वृद्धाने अंगावरील ग्रोदार केपने ते झाकून घेतलं. तरुणाचे डोळे निवल्यावर वृद्धाने रेतीवर लिहिलेला मजकूर त्याला वाचता आला. त्या छोट्याशा नगरीच्या बाजारपेठेत असलेल्या चौकातल्या रेतीवर तरुणाने आपल्या आई-वडिलांचं आणि धर्मशास्त्र शिकवणाऱ्या आपल्या पूर्वीच्या शाळेचं नाव वाचलं. व्यापाऱ्याच्या मुलीचं तरुणाला माहिती नसलेलं नावही लिहिलेलं होतं. तरुणाने आजवर कुणालाही न सांगितलेल्या अनेक गोष्टी तिथे लिहिलेल्या होत्या. मी सालेमचा राजा आहे. वृद्ध म्हणाला. एखादा राजा माझ्यासारख्या मेंढपाळाशी का बोलत बसेल? तरुणाने विचारलं. आश्चर्य आणि संकोच या दोन्ही भावना त्याच्या मनात दाटल्या होत्या. त्यामागे अनेक कारणं आहेत. तू स्वतःच्या नियतीचा शोध घेण्यास यशस्वी झालास, हे सर्वांत महत्त्वाचं कारण आहे. एखाद्या व्यक्तीची नियती म्हणजे काय? हे तरुणाला माहिती नव्हतं. नियती म्हणजे प्रत्येकाला जे प्राप्त करावंसं वाटतं ते. तरुणपणी प्रत्येकाला आपली नियती ठाऊक असते. आयुष्याच्या त्या टप्प्यावर प्रत्येक गोष्ट सुस्पष्ट आणि शक्य असते. स्वप्न बघण्याची भीती वाटत नाही. जीवनात जे काही करावंसं वाटतं त्याची तीव्र आस बाळगण्यात आपण कचरत नाही. परंतु, जसजशी वर्षं सरतात तसतशी एक गूढ शक्ती सर्वांना पटवून देऊ लागते की त्याच्या स्वप्नातलं भवितव्य वास्तवात उतरणं अशक्य आहे. वृद्ध बोलत असलेला एक शब्दही तरुणाला समजत नव्हता. वृद्धाने उल्लेख केलेल्या गूढ शक्तींबद्दल जाणून घ्यायला त्याला आवडलं असतं. त्यायोगे व्यापाऱ्याच्या मुलीवर त्याला छाप पाडता आली असती. ही गूढ शक्ती प्रत्यक्षदर्शनी नकारात्मक वाटत असली, तरी आपल्या नियतीपर्यंत कसं पोहोचायचं याचा मार्ग त्यातूनच उलगडतो. तुमचा आत्मा, चैतन्य आणि इच्छाशक्तीला ही गूढ शक्तीचं घडवत असते. कारण या विश्वाचं एक फार मोठं सत्य आहे. तुम्ही कुणीही असा, तुम्ही काहीही करत असा तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट करण्याची अंतःप्रेरणा होते, तेव्हा मुळात ती प्रेरणा वैश्विक आत्म्याठायी निर्माण झालेली असते. या पृथ्वीवर विशिष्ट इप्सित साध्य करण्यासाठी

पण आपल्या मनात जगभर प्रवास करायचा असेल तरी? किंवा कापड व्यापाऱ्याच्या मुलीबरोबर लग्न करण्याची उत्कट इच्छा असेल तरी? हो. किंवा गुप्त खजिन्याचा शोध घ्यायचा असला तरी. वैश्विक आत्म्याचं पोषण लोकांच्या आनंदातून होतं. त्याचप्रमाणे, सगळ्यांचचं दुःख, मत्सर आणि हेवादेखील हे पोषण करण्यास कारणीभूत असतं. आपल्या नियतीची जाणीव करून घेणं हेच प्रत्येकाचं एकमेव दायित्व आहे. सारं काही एकचं आहे. आणि तुम्हाला जेव्हा असं मनापासून काहीतरी हवं असतं, तेव्हा ते तुम्हाला प्राप्त करता यावं म्हणून संपूर्ण विश्व एकवटतं. चौकातून ये-जा करणाऱ्या लोकांकडे पहात, ते दोघ कितीतरी वेळ गप्प बसून राहिले. बऱ्याच वेळानं वृद्धानं शांततेचा भंग केला, तू मेंढ्यांचा कळप का बाळगतोस? कारण मला भटकंती आवडते. चौकातील एका कोपऱ्यात असलेल्या पाववाल्याच्या भट्टीकडे बोट दाखवत वृद्ध म्हणाला, हा जेव्हा लहान होता तेव्हा त्यालासुद्धा जगभर हिंडायचं होतं. परंतु, आधी ही पावभट्टी विकत घेऊन चार पैसे गाठीशी बांधण्याचं त्यानं ठरवलं. उतारवयात तो आफ्रिकेत जाऊन रहाणार आहे. मनात जपलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता